समोरील छाया चित्रमध्ये मला--

तिथ मला एक व्यक्ती हातामध्ये लहानस फूल पकडताना दिसत आहे.

समोरील छायाचित्रमध्ये मला एक मोट्ठ आणि असं सुंदर आकर्षित स्वच्छ असं मंदिर दिसत आहे.

या पटांगणात खूप सारे व्यक्ति दिसत आहे. त्या पटांगणात सारे झाड हिरवेगार आहे.

समोरील छायाचित्रामध्ये मला एक नदी दिसत आहे तिथ मला खूप सार पाणी दिसत आहे.